हे रेड कलरच्या पायऱ्या आहे एक आह त्यांनी बसून आहे त्यांनी ऑरेंज कलरचा ड्रेस घालून आहे.

असं की मी समोर बघू शकत आहे घराला लॉक लावून आहे.

जसं की मी समोर बघू शकत आहे एक आईस्क्रीमचं डेली डेज चं बोर्ड लागून आहे वरती त्याच्या खाली एक विंडो आहे.

ब्ल्यू कलर चा जॅकेट घातलेल आहे एक ब्लॅक कलर ची कॅप घालून आहे व्हाईट कलर चा शर्ट घालून आहे ब्लॅक कलर चा पॅन्ट घालून आहे ब्ल्यू कलर चा शूज घालून आहे आणि तो पोज देत आहे.

रोडच्या बाहेर एक माणूस उभा आहे एक बाई आहे साडी घालून एक येलो स्कार्फ आणि--

व्हाइट बेड आहे त्याचा वर एक माणुस झोपून आहे त्याचा बाजूला एक व्हाईट बेड आहे दोन पिलो आहे त्याचा बाजूला --

जस कि समोर बघू शकत आहे गाडी आहे गाडी मध्ये खूप सारे --

ब्ल्यू कलर ची लाईट लागून आहे रेड कलर चे वर पडदे आहे दोन साईड ने मोर आहे ब्ल्यू कलर चे सारे लाईट --

फ्लावर ला लागून आहे रेड येलो वाईट कलर चे --